मार्केट दिसत आहे मार्केट मध्ये एक बाई खूप साऱ्या दुकान दिसताए त्याच्या मध्ये बाई खूप मास्क लावलेली आहे दुसऱ्या महिला बसलेल्या आहेत.